एक मेकॅनिक टेर कार च रिपेअर करत आहे.

आणि त्यांना बांधून एका टेन्ट मध्ये ठेवलेला आहे हा टेन्ट पत्र्यांचा आ--

आणि त्यामागे हिरव्या कलर ची छोटे छोटे खुर्च्या ठेवलेल्या आहे.

ह्या इमेज मधे एक पार्लर दाखवलेल आहे आणि त्या पार्लर मधे एक मोठ सोफा आहे.

आणि थोड प्लाॅट केलेल ते छोट छोट--

आणि लक्ष्मी देवी यांचा त्या बुक वरे त्या बुक वर--

ह्या इमेज मध्ये खुप सारे माशे--

अ सिमेंट चा असा के कट्टा बनवुन ठे ठेवलेला आहे.

या इमेज मध्ये एक --

निळा कलर चा एक बोर्ड तेथे एक माणुस धरुन बसलेला आहे.

आणि ते पोर काहीतरी कला करत आहेत.

खुप झाड ते आहेत आणि हा गार्डन खुप हिरवगार आहे.

दुर दोन मोठे खांब आहेत लाइट अ ब लाइट चे खांब आहेत.

दुकान दाखवलेले आहे आणि इथे विविध प्रकारचे--

अ दगडा मध्ये च करुन ठेवलेला आहे आणि आजु बाजु खुप हिरवगार परिसर आहे.

या इमेज मध्ये एक डी मार्ट सा डी मार्ट दाखवलेला आहे या डी मार्ट मध्ये आजूबाजू खुप --

एक छोट फुटबाॅल आहे आणि एक--